पाणी खोल असल्याचे दिसून येत आहे कोण --

त्या मध्ये वरतून कांदा टाकलेला आहे एका मोठ्या --

जसे कंपड्याच दुकान दिसून येत आहे.

इथ ठेवलेल्या खुर्च्यां वरती एक माणूस--

दाणे ही दिसून येत आहे त्यामध्ये अनेक प्रकार --

कलर चे ड्रम ठेवलेले आहेत एक माणूस--

स्टारटिंग ला एकच बोर्ड उभा केलेला आहे त्यावरती इंडियन ऑइल्स --

या दुकानासमोर तीन मुले उभी आहेत.

तिनेही परीचे क कपडे घातलेले आहेत ते झेंडा घेऊन हातात उभे आहेत.

हे जा जाण्यासाठी पायऱ्या दिसत आहे.

एक स्टोअर दिसत आहे.

ने एका ठिकाणी दिसत आहे हिरव्या कलर चे पान --